टॅन्जंट्स टीओ आ सर्कल इन जिओजेब्रा वरील पाठामध्ये आपले स्वागत
यामध्ये आपण वर्तुळाला स्पर्शिका काढणे आणि तिचे गुणधर्म समजून घेणार आहोत
Geogebraशी आपला परिचय आहे असे समजू
नसल्यास पुढील वेबसाईट वरील ट्युटोरियल बघा
या ट्युटोरियलसाठी आपण उबुंटू लिनक्स ओएस 1110 जिओजेब्रा व्हर्शन 32470 वापरणार आहोत
ही जिओजेब्रा टूल्स वापरणार आहोत
टॅन्जंट्स Perpendicular बायसेक्टर Intersect त्वो ऑब्जेक्ट्स Compass Polygon Circle विथ सेंटर एंड रेडियस
जिओजेब्रा ची नवी विंडो उघडा
दश होम वरील मीडिया एप्लिकेशन्स वर क्लिक करा
एज्युकेशन खालील जिओजेब्रा निवडा
स्पर्शिकेची व्याख्या समजून घेऊ
वर्तुळाच्या केवळ एका बिंदूला स्पर्श करणारी रेषा म्हणजे स्पर्शिका
त्या बिंदूला स्पर्शबिंदू म्हणतात
ह्या पाठासाठी एक्सेस लेआउट ऐवजी ग्रिड वापरू
ड्रॉईंगपॅडवर राईट क्लिक करा
एक्सेस अनचेक करून ग्रिड निवडा
आता वर्तुळाची स्पर्शिका काढू
प्रथम वर्तुळ काढू
टूलबारवरील सर्कल विथ सेंटर एंड रेडियस हे टूल निवडा
आ बिंदू ड्रॉईंग पॅडवर काढा
एक डायलॉग बॉक्स उघडेल
त्रिज्या 3 टाईप करा
ओक दाबा
आ हा मध्यबिंदू आणि 3 सीएम त्रिज्येचे वर्तुळ काढले आहे
आ बिंदू हलवा
तेवढ्याच त्रिज्येचे वर्तुळ दिसेल
न्यू पॉइंट टूलने वर्तुळाच्या बाहेर बी बिंदू काढा
सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स टूल निवडून आ आणि बी बिंदू जोडा
रेषाखंड अब तयार होईल
परपेंडिक्युलर बायसेक्टर टूल घेऊन आ आणि बी बिंदूवर क्लिक करा
रेषाखंड अब वर लंबदुभाजक काढला जाईल
रेषाखंड अब आणि लंबदुभाजक येथे छेदतात
इंटरसेक्ट त्वो ऑब्जेक्ट्स टूल निवडा
सी हा छेदनबिंदू निवडा
आता बिंदू बी हलवा
लंबदुभाजक आणि बिंदू सी हे बिंदू बी बरोबर कसे हलतात ते बघा
सी बिंदू अब चा मध्य आहे हे तपासू
डिस्टन्स टूलवर क्लिक करा
नंतर बिंदू आ सी आणि सी B वर क्लिक करा
एसी सीबी आहे असे दिसेल
म्हणजेच सी हा अब चा मध्यबिंदू आहे
कंपास टूल घेऊन आकृती पूर्ण करण्यासाठी सी बी आणि पुन्हा बिंदू सी वर क्लिक करा
वर्तुळे एकमेकांना दोन बिंदूत छेदतात
इंटरसेक्ट त्वो ऑब्जेक्ट्स टूल घेऊन छेदनबिंदू डी एंड ई मार्क करा
सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स टूल घ्या
बिंदू बी डी आणि बी ई जोडा
रेषाखंड बीडी आणि बीई हे वर्तुळ सी च्या स्पर्शिका आहेत वर्तुळाच्या ह्या स्पर्शिकांचे काही गुणधर्म पाहू या
सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स टूल घ्या
बिंदू आ डी आणि आ ई जोडा
त्रिकोण एडीबी आणि अबे मध्ये रेषाखंड अड एई आहे
या वर्तुळ सी च्या त्रिज्या आहेत
रेषाखंड ADAE समान असल्याचे आपण अल्जेब्रा व्ह्यूमध्ये बघू शकतो
कोन एडीबी कोन बीईए आहे हे अर्धवर्तुळ डी चे कोन आहेत
आता ते कोन मोजू या
एंगल टूलवर क्लिक करून नंतर बिंदू आ डी बी आणि बी ई आ वर क्लिक करा
हे कोन समान आहेत
अब हा दोन्ही त्रिकोणातील सामाईक रेषाखंड असल्यामुळे बाकोबा कसोटीनुसार त्रिकोण एडीबी हा त्रिकोण अबे शी एकरूप आहे
ह्यावरून स्पर्शिका बीडी आणि बीई समान आहेत
हेच तुम्ही अल्जेब्रा व्ह्यू मध्ये पाहू शकता
लक्षात घ्या की स्पर्शिका व त्रिज्या यांच्यातील स्पर्श बिंदूशी झालेला कोन काटकोन असतो
बी बिंदू हलवून स्पर्शिका कशा हलतात ते पहा
सावे एएस वर क्लिक करा
फाईलला tangent सर्कल असे नाव देऊन सावे वर क्लिक करा
आता प्रमेय मांडू या
स्पर्शिका आणि जीवा यांच्यात स्पर्शबिंदूशी झालेला कोन हा त्या जीवेने केलेल्या आंतरकोनाएवढा असतो
स्पर्शिका आणि जीवा यांच्यातील कोन DFB जीवा BFने केलेला आंतरकोन एफसीबी प्रमेय तपासू या
नवी जिओजेब्रा विंडो उघडा
फाईल मेनूतील न्यू वर क्लिक करा
आता वर्तुळ काढू
सर्कल विथ सेंटर थ्रॉग पॉइंट टूल निवडा
मध्य म्हणून आ बिंदू काढा आणि दुसरा बिंदू बी काढा
न्यू पॉइंट टूल निवडा
परिघावर बिंदू सी आणि वर्तुळाबाहेर बिंदू डी काढा
टॅन्जंट्स टूल निवडा
बिंदू डी वर क्लिक करून नंतर परिघावर क्लिक करा
दोन स्पर्शिका दिसतील
वर्तुळाला ह्या दोन बिंदूत स्पर्श करतात
इंटरसेक्ट त्वो ऑब्जेक्ट्स टूल निवडून नंतर छेदनबिंदू ई आणि एफ मार्क करा
त्रिकोण काढण्यासाठी पॉलिगॉन टूल निवडा
बिंदू बी सी एफ आणि पुन्हा बी वर क्लिक करून आकृती पूर्ण करा
बीएफ ही वर्तुळ सी ची जीवा आहे
कोन एफसीबी हा जीवेने सी वर्तुळाशी केलेला आंतरकोन आहे
डीएफबी हा वर्तुळ सी ची स्पर्शिका आणि जीवा मधील कोन आहे
कोन मोजण्यासाठी एंगल टूल निवडा
नंतर डी एफ बी आणि एफ सी बी या बिंदूंवर क्लिक करा
कोन डीएफबी कोन एफसीबी आहे
डी बिंदू हलवू
डी बिंदू सोबत स्पर्शिका आणि जीवा देखील हलत आहे
फाईल सेव्ह करण्यासाठी सावे एएस वर क्लिक करा
फाईलला tangent एंगल असे नाव देऊन सावे वर क्लिक करा
आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण जे शिकलो ते थोडक्यात
बाह्यबिंदूवरून काढलेल्या दोन स्पर्शिका समान असतात
स्पर्शिका आणि वर्तुळाच्या त्रिज्येमधील कोन काटकोन असतो
स्पर्शिकेने जीवेशी केलेला कोन जीवेने केलेल्या आंतरकोनाएवढा असतो
असाईनमेंट मध्ये हे तपासा
एका बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिकांमधील कोन हा स्पर्शबिंदू जोडणा या रेषाखंडानी वर्तुळमध्याशी केलेल्या कोनाला पूरक असतो
हे तपासण्यासाठी वर्तुळ काढा
बाह्यबिंदूवरून स्पर्शिका काढा
स्पर्शिकांचे बिंदू मार्क करून ते बिंदू वर्तुळाच्या मध्यबिंदूशी जोडा
स्पर्शिकांमधील तसेच वर्तुळमध्याशी झालेले कोन मोजा
दोन्ही कोनांची बेरीज किती आहे
मध्य आणि बाह्य बिंदू जोडा
ही रेषा वर्तुळमध्याशी झालेला कोन दुभागते का
एंगल बायसेक्टर टूल वापरून बघा
तुमचे आऊटपुट असे दिसायला हवे
कोनांची बेरीज सरळकोन असून रेषाखंड कोनाला दुभागत आहे
प्रकल्पाची माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये प्रॉजेक्टचा सारांश मिळेल
आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन ट्युटोरियल टीम ट्युटोरियल्स च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते
माहितीसाठी contactspoken tutorialorg ला लिहा
हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा एक भाग आहे
यासाठी MHRDयांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे
अधिक माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद